नमस्कार
अरे ऑपरेशन्स इन बाश वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत अरे घोषित करून त्याला व्हॅल्यू देणे
घोषित करताना अॅरेला प्राथमिक व्हॅल्यूज देणे
अॅरेची लांबी आणि न् क्रमांकाचे एलिमेंट मिळवणे
अॅरे प्रिंट करणे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
आता अॅरेची व्याख्या आणि त्याची वैशिष्ट्ये जाणून घेऊ
अॅरे हे अनेक व्हॅल्यूज असणारे व्हेरिएबल आहे
या व्हॅल्यूज एकाच किंवा अनेक टाईप्सच्या असू शकतात
अॅरेच्या आकाराला काही कमाल मर्यादा नाही
अॅरेचे सदस्य अनुक्रमाने लागोपाठचे असण्याची गरज नसते
अॅरे इंडेक्सची सुरूवात नेहमीचे शून्याने होते
अॅरे घोषित करून त्याला व्हॅल्यू कशी द्यायची ते पाहू
अॅरे घोषित करण्याचा सिंटॅक्स डिक्लेअर हायफेन a अरेनामे डिक्लेअर हा कीवर्ड अॅरे घोषित करण्यासाठी वापरला आहे
ही बाश मधील बिल्ट इन कमांड आहे
अॅरेला व्हॅल्यू देण्यासाठीचा सिंटॅक्स नामे चौकटी कंसात इंडेक्स इक्वॉल्स टीओ सिंगल कोटस मधे व्हॅल्यू
अॅरे घोषित करताना त्याला प्राथमिक व्हॅल्यू कशी द्यायची ते पाहू
अॅरे एकाच वेळी घोषित करून त्यास प्राथमिक व्हॅल्यूज देता येतात
प्रत्येक एलिंमेंट स्पेसद्वारे वेगळे केले असले पाहिजे
प्रत्येक एलिंमेंट कंसात असले पाहिजे
सिंटॅक्स डिक्लेअर हायफेन a अरेनामे equal टीओ गोल कंसात सिंगल कोटसमधे एलिमेंट1 एलिमेंट2 एंड एलिमेंट3
त्याचे उदाहरण पाहू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
आता टाईप करा गेडीत स्पेस arrayश स्पेस अँपरसँडचा उपयोग प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी केला जातो
एंटर दाबा
येथे दाखवलेला कोड तुमच्या arrayश फाईलमधे टाईप करा
ही ओळ लिनक्स नावाचा अॅरे खालील एलिमेंटस सहित घोषित करेल
डेबियन रेढत उबुंटू आणि फेडोरा येथे हायफेन a हा फ्लॅग आहे
हे आपल्याला अॅरेला व्हॅल्यूज देण्याची आणि त्या वाचण्याची परवानगी देते
स्लाईडसवर जाऊ
अॅरेची लांबी या सिंटॅक्सद्वारे मिळवता येते
डॉलर साइन महिरपी कंस सुरू हॅश अरेनामे चौकटी कंसात अट साइन आणि महिरपी कंस पूर्ण न् क्रमांकाच्या एलिमेंटची लेंथ मिळवण्याचा सिंटॅक्स डॉलर साइन महिरपी कंस सुरू हॅश अरेनामे चौकटी कंसात n आणि महिरपी कंस पूर्ण
येथे न् हा एलिमेंटचा नंबर आहे ज्याची लेंथ मिळवायची आहे
अॅरेची सर्व एलिमेंटस प्रिंट करण्याचा सिंटॅक्स डॉलर साइन महिरपी कंस सुरू अरेनामे चौकटी कंसात At sign आणि महिरपी कंस पूर्ण
टेक्स्ट एडिटरवर जाऊ
ही ओळ लिनक्स अॅरेतील एलिमेंटसची एकूण संख्या दाखवेल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
आपल्या ओळीत शेवटी बॅकस्लॅश n असल्यामुळे हे समाविष्ट केले आहे
पुढील ओळ लिनक्स अॅरेचे सर्व एलिमेंटस दाखवेल
ही ओळ लिनक्स अॅरेचे तिसरे एलिमेंट दाखवेल
लक्षात घ्या अॅरेचा इंडेक्स नेहमी शून्याने सुरू होतो
शेवटी ही ओळ तिस या एलिमेंटसमधे असलेल्या अक्षरांची एकूण संख्या आपल्याला दाखवेल
आता टर्मिनलवर जा
फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा
चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस arrayश आणि एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश arrayश आणि एंटर दाबा
आऊटपुट दाखवले जाईल
Linux अॅरेची लांबी किंवा एलिमेंटसची संख्या एकूण चार आहे
डेबियन रेढत उबुंटू आणि फेडोरा हे लिनक्स अॅरेतील एलिमेंटस आहेत
उबुंटू हे लिनक्स अॅरेतील तिसरे एलिमेंट आहे
अपेक्षेप्रमाणेच तिस या एलिमेंटस मधील अक्षरांची संख्या सहा आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडस वर परत जाऊ
थोडक्यात आपण शिकलो अॅरे घोषित करून त्याला व्हॅल्यू प्रदान करणे अॅरे घोषित करताना त्याला प्राथमिक व्हॅल्यू देणे अॅरेची लांबी आणि न् क्रमांकाचे एलिमेंट मिळवणे
संपूर्ण अॅरे प्रिंट करणे
असाईनमेंट म्हणून 7 लांबी असलेला नेम्स अॅरे घोषित करा आणि एलिमेंटसची एकूण संख्या मिळवा
सर्व एलिमेंटस प्रिंट करा
आणि 5 वे एलिमेंट प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
सहभागासाठी धन्यवाद